अतिशय सुंदर असे निसर्गरम्य वातावरण दिसत आहे एका टेकडी वरून एक छोटासा रस्ता जाताना दिसत आहे तसेच हिरवीगार झाडी सुंदर बा आजूबाजूला दिसत आहे.

शहरातील बाजाराचे हे चित्र दिसत आहे अजंता डेअरी --

तसेच काही गजरे लावलेले दिसत आहेत एका साईडला भाजीची मंडई दिसत आहे.

हे मखराचे सा छायाचित्र दिसत आहे.

ग्राहक लिंबू खरेदी करत आहे.

मंदिर आहे पण डाव्या साईड ला विष्णुचे मंदिर दिसत आहे.